आणि आपल्याला माहितीय जोपर्यंत पाऊस येत नाही, तोपर्यंत आपण अं शेतामध्ये पेरणी वैगरे काही करत नसतो. त्यात पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही. तर यामुळे, पेरणी अं पेरणीसाठी आपण बघीत असतो. की पेरणी कशी proper व्हावी? पेरणीचं काय करणार आहो आपण? जर पे पाऊसचं नाही येणार तर पेरणी कशाने कशी करू? पेरणी करू तर, बी वरती येणार कसं? पाऊसचं नाही मिळणार तर. कारण की, उन्हाळ्यात आपले शेतातले जे विहीर आहे, तलाव आहे. ते अशा प्रकारे सुकून जातात तिथे तर पाणीचं नसत. तर आपण आपल्या पिकांना पाणी कुठून, तर आपल्याला पाऊसाची वाट असते. जेव्हा पाऊस येत असतो, तेव्हा आपण बी-बियाणे लावत असतो. ठीके? तर ते बी-बियाणे लावले. मग पाऊस येतो. मग आपल्याला माहितीयं खूपदा असं होत की, पाऊस एकदोनदा येतो. नंतर तो,

अं गळून जाते, काही तिथेच मरून जातात, काही जगतचं नाही. काही आतल्याआत मधेचं खुर्डून जातात. तर अशा प्रकारे होत असते. शेतजमिनीची, बरोबर रा अं रक्षा करावी लागते. तेव्हाचं ते कुठेतरी जाऊन हे होत असते. नाहीतर ते, proper होणार तर नाही असं आपल्यालासुद्धा माहिती आहे. म्हणून आपल्याला जसं, लक्ष काळजी घायवी लागते, खात्री घ्यावी लागते proper अं प्रकारे. असं होत असते. आणि त्यांनतरचं जर आपण म्हणलं, तर आपण. त्यांनतर आपल्याला माहिती आहे की, अं नंतर अं डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये आपण आपल्या शेतामध्ये चणा याची पेरणी करत असतो. बरोबर? तर या पेरणीला वरच्या पाण्या पावसाची नाही तर आपण, जो हे पावसाळ्यामध्ये पाऊस येत असतो. तोचं पाऊस आपण विहीराच्या माध्यमाने, cannels च्या माध्यमाने आपण आपल्या गहू चण्याला पेरत असतो. आणि या धान्यांना,

दिवसेंदिवस आपल्या जगातून शेतीचा भाग जो आहे तो कमी होत चालेला आहे. आपल्याला जास्तीत जास्त कशाचा दिसत असतो? ऊर्जापणे कुठेहि अं घरं दिसत आहे, building दिसत आहे. School college अशा building दिसत आहे पण घरं खूप. आपल्याला शेतीचा भाग जो आहे, खूपचं कमी दिसत आहो. पण यामध्ये आपला loss असा आहे की आपण आपल्या, जगाचा proper म्हणजे चांगल्या प्रकारे भरू शकत नाही. तर, आपल्याला दुसऱ्या देशाकडून विकत घ्यावे लागते. अशा विकत घ्यायच्या वेळेला, काय होत असते? की आपण विकत घेत असतो तर आपल्याला, अं काय? अं आपल्याला जो दाम आहे जो price आहे, खूप महागाने भेटत असतो. जे price पाहिजे त्या price नुसार नसते होत. म्हणून आपल्याला, Proper way ने ते करावं. आणि आपल्याला माहिती आहे की, ते आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. जेवण खावण, जेवण कुठून येत असते? शेतीमध्ये गहू तर हेचं नव्हे. तर आपण कांदे लावत असतो, लावत असतो, टमाटर लावत असतो बटाटा लाव , कितीतरी प्रकारचे धान्य आहे, ते आपण आपल्या शेतीमध्ये लावत असतो. आणि आपल्या शेतीमध्ये कितीतरी प्रकारचे धान आहे. काय-काय नाही आहे, जे आपण आपल्या शेतीमध्ये लावत असतो. ज्याने आपलाला profit, आपण काहीतरी करत असतो, तेव्हाचं कुठेतरी काहीतरी होत असते. नाहीतर आपल्याकडे तर काहीच उरणार नाही. आपण खाणार काय? आपल्याला प्रत्येक वस्तू निसर्ग, निसर्ग हा काय आहे? शेतीचं mean चं आहे.

अं शेतात पिकाचीसुद्धा रक्षा करावी. असतरी आपण करावं. कारण प्रत्येक वस्तू जी आपण खातो, ती कुठून बनलेली आहे? Obviously निसर्गातून म्हणजेचं शेतीतुन. शेती हि काही नाही निसर्गात असलेली एक आपल्याला देण आहे, जिथून आपल्याला खायला मिळत आहे. जर शेतीचं नसती तर, आपण काय खाललो असतो, काय पेल्लो असतो? काहीच नसतं आपल्याकडे उरलेलं. म्हणून आपण त्याची खात्री घ्यावी. बरोबर रक्षण करावं.

Cannels च्या through सुद्धा पाणी मिळत असतो आपल्या विहिरीत. आपल्याला माहिती आहे की, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या विहिरीला proper नसते मिळत. त त्या वेळेला सुद्धा बरोबर ध्यान द्यावं, रक्षा राखावी, आणि proper करावं. आणि आज आपल्याला माहितीयं की, अं जे धान्याचे जे rate आहे, दाम आहे. ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि आता प्रत्येक वस्तू जी आहे, त्यात जास्त मेहनत करायची ज सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. Modern technologies आलेल्या आहे. आधी आपल्याला माहिती होतं की, आपल्याला शेतजमीन करायला, काम करायला, मजूर लावावे लागत होते. पण आता, आपल्याला माहितयं की, tractor सुद्धा काम करून घेतात. पेरणी करायचं काम सुद्धा tractor करून घेतात. तर अशे आपले, benefit होत असते म्हणून आपण बरोबर लक्ष द्यावं. बरोबर अं ध्यान राखावं. असं खूप benefit होत असते. आणि ते गरजेचं सुद्धा असते. आणि, आपण बरोबर अं याचं हे करावं. आणि आपण बघितलेलं आहे की, अं जे शेती आहे agriculture. या agriculture ला लो लोकांनी लक्ष द्यावे. त्याची proper care करावी. त्यासाठी आता BSC agree सुद्धा करत आहे. त्यामध्ये proper knowledge gain करत आहे. आणि proper शेतजमीन करण्यासाठी. जरी आपण शिक्षित नसलो तरी आपण, अं म्हणजे जे facilities provided आहेत government through आपल्याला. की आपण जे मंत्री आहे शेतीचे. जे आपल्याला निरक्षण करून सांगून देतात. आपली मातीचं काय आहे, कोणत्या, आपण शेतीला काय पेरावं, काय नाही पेरावं. त्यांच्या suggestion ने सुद्धा आपण शेतजमीन करावी. आपण यामध्ये, जर आपण त्यांच्या, कारण ते आपल्याला पाणीचं अनुभव, सर्व-सर्व बरोबर सांगत असतात. म्हणून त्याचं एकूण सुद्धा आपण शेतजमीन नीट पेरणी करावी. त्यांचं suggestions घेणं गरजेचं आहे. तेव्हाचं properly होईल. म्हणून आपण त्यांचं suggestion सुद्धा घेतलं पाहिजे. आणि त्यांना बरोबर सांगितलेलं पाहिजे. अं अशा प्रकारे proper शेती वैगरे करावी. आणि, आपल्याला माहितीयं की, शेतजमीन खरंच आपल्यासाठी खूप चांगली आहे. आणि आताच्या काळात खूपशी मुलं अशी आहे ज्यांना BSC agree करून. आपल्या शेतजमिनीवर खूप-खूप प्रकारचे techniques use करून, खूप parameters use करून काहीतरी improvement करावं असं वाटते. तर लोकं तेसुद्धा करत असतात. म्हणून शेती करावी. आणि आपल्याला माहितीयं. आधी, पूवीच्या काळी, शेती करणेही खूप कठीण होते. दिवसे अं दि दिवसांरात्री त्यांना शेतात जाऊन राहावं लागत होतं. कशासाठी? तर पाणी ओलायला. तर शेताची निगराणी करायला. पण आता modern techniques आली आहेत.

पण आता त्यालासुद्धा मोठ्या-मोठ्या machines आल्या आहेत. अशा प्रकारे खूपशा म्हणजे machines technologies आल्या आहेत. ज्यांचा वापर करूनसुद्धा, आपण modern करू शकतो. आणि proper त्या utilise करू शकतो कोणतीही जमीन. असं म्हणत असतात, की जेव्हा आपण म्हणजे प्रत्येक बी चं supplementary काहीतरी ठेवावं. की आपल्याला, नुकसान झालं तरी आपण त्याचं benefit उचलो शकलो असं काहीतरी शेतीमध्ये करावं. अशे आपले मोठे सुद्धा आपल्याला म्हणून जातात. आधी भाव कमी होते, तर जमानाही स्वस्त होता. पण आता भाव, जरी वाढत असेल तरी, जग खूप महाग आहे. की आपण या जगात जगू शकत नाही. म्हणून आपल्याला, या जगात जगायचं असेल तर proper शेती. ज्यांच्याकडे फक्त शेतीचं हा source आहे. त त्यांनी proper शेती आणि proper, प्रकारे काहीतरी करायचं. तेव्हाचं ते काही फायदेशीर होणार. नाहीतर काही होणार नाही. म्हणून आपण proper प्रकारे लक्ष द्यावं, असं म्हणतात. आणि आपल्या शेतीचा proper प्रकारे, अं वापर करावा. आणि proper प्रकारे त्यात शेती करावी. आणि त्यात agriculture हा जो occupation आहे,

काय करते समीक्षा?

जेवलीस वैगरे का?

हम्म शाळेतून आलीस का?

हा हा हा, काय शिकवलं आज शाळेत आता अं आज काही नाही आज थोडे झाले, अं थोडं थोडं शिकवलं. काय थोडं थोडं

इतिहासात काय शिकवलं. अं शिवाजी महाराजांबद्दल थोडं सांगितलं आणि शाहू महाराजांबद्दल थोडं सांगितलं हम्म हम्म शाहू महाराज

हम्म म येतं का तुला काय? हा हा थोडं येतं. मग परीक्षेला येईल ना लिहायला

तेच शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं आणि मग

हम्म हम्म हम्म शिवाजी महाराजांचा म मुलगा आहे ना तो

हो हम्म काय काय शिकवलं, काय काय बोलल्या teacher अं राजश्री शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक होते ना आणि

ते कोल्हापूरच्या संस्थानाचे छत्रपती होते.

मग त्यांचा जन्म पण सव्वीस जून अठराशे

हा सांगितलं होतं ना, ते यशवंत जयसिंगराव घाटगे हम्म हम्म हम्म हो हो तेच अजून जयसिंगराव घाटगे अं अं शाहू महाराजांच्या आईचं नाव हे सांगितलं.

शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई होते आणि वडिलांचे नाव जयसिंगराव

कोल्हापूर संस्थानांचे ते चौथे शिवाजी महाराज होते ना चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या ज्या चौथ्या पत्नी होत्या ना आनंदीबाई

हा हा तेच त्यांचे मग शाहू असे नामकरण करण्यात आले होते ना हा हम्म तेच

शाहू महाराज काय लहानपणापासूनच कुशल बुद्धीचे होते. लोकप्रिय पण होते.

शाहू महाराजांनी पण भरपूर काय काय केलं ना त्यांनी आपली कारकिर्दी, शिक्षण, आरोग्य, कृषि उद्योग, कला आणि क्रीडा यासर्व क्षेत्रांमध्ये महत्वाचे हे केलं कामं हो हो तेच त्यांना आपण कसं लोक कल्याणचा राजा पण म्हणु शकतो,

असं ओळखतात हो त्यांना लोक कल्याणकारी राजा ते बुद्धीत बुद्धीमुळे ते खूप लोकप्रिय होते. हो आणि त्यांचं लग्न पण अं कसं एक एप्रिल अठराशे एक्याण्णवरोजी झालं.

okay हो तेच काय थोडं थोडं समजलं, थोडं थोडं अभ्यास करायला लागेल त्याच्याबद्दल हम्म त्यांचा पण शाहू राजांनी कसं अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांना सगळी संस्थानांची राज्य कारभाराची सूत्रे त्यांनी हातात घेतली ना म्हणून

हम्म समाज परीवर्तन घडवलं मग त्यांनी

बहूजन समाजात शिक्षण प्रसार केला. संकटकाळी त्यांनी अनेक दुष्काळातील कामे पण घेतली होती.

स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रम स्थापना, विहीर खणणे, परत गुरुकुल बांधणे, परत राधानगरी धरण उभारणे, वैगरे वैगरे घेतले होते, अनेक स समाज उपयोगी कार्य पण त्यांनी केले होते.

हो ते लहानपणा पासून हुषारचं होते ना त्यामुळे त्यांना आहे हा

हो लोकप्रिय झाले होते ना भरपुर शिक्षण पण त्यांनी पूर्ण केलं त्यांचं

लोक कल्याणाकडे राजा त्यांना ओळख ओळखण्यात ओळख ओळख सर्व त्यांना असचं ओळखायचे ना हो तेच तर लोक कल्याण करायचे राजा छान नाव होतं. शेवटी ते शिवाजी महाराज हा अजून काय सांगितलं teacher नी तेच तर ते शेवटी शिवाजी महाराजांचेचं पुत्र होते ना, त्यांच्या सारखेच कुशल शिवाजी महाराजांचे अं होते का ते अं कोणाचे होते, जयसिंगरावना अप्पासाहेब हा हा हा त्यांचेच होते, शाहू राजांच्या आईचं नाव राधाबाई आणि वडिलांचं नाव जयसिंगराव ना जयसिंगराव घाटगे जयसिंगराव घाटगे घ घराण्यात झाला त्यांचा जन्म हा त्यांचा जन्म त्या घराण्यात झाला. शिवाजी हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या चौथ्या पत्नी आनंदीबाई आहे ना आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले होते, त्यांचे ते पुत्र शाहू

तरी पण त्यांनी खूप सारे कामं वैगरे पण केली. दुष्काळामध्ये पण त्यांनी खूप साथ दिली लोकांची दुष्काळ पडला होता तेव्हा

शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षणे, आरोग्य, कृषि उद्योग, कला, क्रीडा वैगरे वैगरे सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण असे योगदान दिले होते.

म्हणून त्यांना लोक कल्याणकारी राजा ओळखले जात होते ना,

समाजासाठी काम करत होते, त्यांनी समाज सुधरवलं, सगळं काय काय केलं.

तेच तर हो सर्व समाज समाजासाठी त्यांनी स्वतःची बुद्धी स्वतःची शक्ती

त्या गोष्टीसाठी वापर वापरली. हो, स्वतःच्या बुद्धीचा वापर त्यांनी त्यासाठी केलाना दुष्काळात पण त्यांनी खूप लोकांची मदत केली.

खूप म्हणजे खूपच मदत केली. हो तेच तर हा तेच आज शिकवलं शाळेमध्ये तर छान वाटलं ते ऐकून सर्व

असं परीक्षेत तुला लिहिता येईल ना व्यवस्थित

आता काय परीक्षा आहे पुढच्या महिन्यात, तर आता हा पण धडा बघते आला येणार आहे का तसा मग याच्यावरती अभ्यास करायला आम्हाला हा चालेल, तसं मग तु लिहू शकतेस ना छान सुंदर

सोपा पण आहे आणि आणि खूप कर्तव्यगार असं असा आहे धडा हा हम्म हम्म हम्म हो शाहू महाराजांच्या काळातलेच आहेत ना हे शिवाजी महाराजांच्या काळात होतं आहे

त्यांनी कसं डोक्याने काम घेतलं सर्व शत्रूंना हरवलं एक एकीने करून सर्व देशा सर्व सर्व सर्व भाग आपल्या ताब्यात घेतले.

अं ते ही त्यांनी खूप बुद्धीने खेळ चालवला.